एक वॉचमन उभा आहे या बँके च्या आवारात नो पार्किंग असा बोर्ड लिहिलेला आहे.

हा एक इवेंट हॉल आहे या ठिकाणी या हॉलच्या स्टेजवर फुलांची सुंदर डेकोरेशन केलेल आहे व एक देवाचा फोटो बसवलेला आहे व पुढे या हॉल मध्ये बऱ्याच अश्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्याठिकाणी माणसं बसत आहेत.